हे एका शेतकऱ्याच्या शेतातल दृश्य आहे.

थोड्याच वेळात पाऊस येण्याच चिन्ह दिसुन येत आहे.

कि ह्याच दृश्य अजुन ही छान आणि सुंदर दिसुन येत.

हा लग्नाचा सेटप वगेरे मांडण्यात आलेला आहे.

आयफेल टाॅवर दिसुन येत आहे. हेच्या आजुबाजुला खुप सारी मोठी मोठी झाड दिसुन येत आहे.

आजुबाजुला फुलांचा सडा पडलेला दिसुन येत आहे.

एक मुलगी रेलींगवर चढलेली आहे एक मुलगा आहे रेलींगवर चढताना दिसुन येत आहे.

लाईटींग वगेरे मस्त केलेली आहे.

हि एक बिल्डिंग आहे येथे भारतीय विद्यापीठ भवन म्हणून त्या बिल्डिंगच नाव आहे.

हे एक मोठ गाऊन्ड च दृश्य दिसुन येत आहे.

ते थोड्याच वेळात खेळ चालु होताना दिसुन येत आहे.

तसेच मागच्या बाजुला एक डोंगर आहे.

पत्र्याच्या शेड खाली दोन कार गाड्या--

सर्विसिंग करताना दिसुन येत आहे आपल्याला.

हिरवगार अस वातावरण आणि मनाला प्रसन्न करणार अस वातावरण आहे.

खुप मोठ्या प्रमाणामधे पब्लिक जमा झालेली आहे लाईटींग वगेरा केलेली आहे.

मंदिरात दर्शन करण्यासाठी येत आहेत.